मोठे मोठे झाडे आहेत छोटे छोटे झाडसुद्धा आहेत बाहेर दगडी पडलेले आहेत.

त्याच्या बाजूने भरपूर प्रमाणात झाडे लावलेली आहेत मध्ये एक रस्ता दिसत आहे रस्त्याच्या बाजूने सुद्धा भरपूर झाडी आहेत.

ज्याचा रंग हिरवा आहे त्याच्यावर एक बोर्ड लावलेला आहे त्यावर लिहिले आहे --

या ठिकाणी घरे दिसत आहे ज्यांच्या भिंतीचा रंग पिवळा आहे.

त्याच्यावर भरपूर सारे चिमण्यांचे घरटे दिसत आहेत.

गवतावर पांढऱ्या रंगाची फुले आलेली आहेत आजूबाजूने सब पूर्ण पाणी दिसत आहे त्याच्या बाजूने शेती दिसत आहे.

इथे एक म्हातारी बाई थांबलेली आहे जिने केशरी रंगाची साडी घातली आहे.

या ठिकाणी भरपूर माणसे सुद्धा थांबलेली आहेत त्यांनी पिवळ्या काळ्या हिरव्या रंगाचे कपडे घातलेले आहेत.

बांधकाम घरावरती बांबू दिसत आहे मोठे मोठे जिना दिसत आहे मागे आभाळ दिसत आहे बाजूला झाडी सुद्धा दिसत आहेत.

या ठिकाणी भिंत आहे. भिंतीवर काचेवरती बॉटल ठेवलेले आहे ज्यांचा रंग निळा लाल असा आहे.

व भिंतीचा रंग पांढरा आहे या डब्ब्यांचा रंग आहे निळा आणि बॉक्स सुद्धा निळ्या लाल पांढऱ्या रंगाचे बॉक्स आहेत.

मागे भरपूर सारे घर आहेत. भिंतींचा रंग काळा आहे. मोठी-मोठी झाडी सुद्धा आहेत. छोटी छोटी झाडी आहेत.

व पिवळ्या रंगाची भिंत आहे लाईटी दिसतं आहेत.

अ खाली चॉकोलेटी रंगाचे खुर्च्या ठेवलेल्या आहेत.

मागे भरपूर सारे फोटो सुद्धा आहेत.

या ठिकाणी एक बोट आहे बोटचा रंग हिरवा पिवळा आहे त्याच्यावर तीन माणसे बसलेली आहेत.